आणि हा अ त्याच्यावर लिहिलय आम रस्ता नाहीये कारण हा मला वाटतं अ माणसांच्या रहदारीसाठी हा रस्ता नाही आहे.

सर्वांनी सफेद रंगाचे कपडे घातले आहेत आणि लाल रंगाची ओढणी घेतलेली आहे.

हे वेगवेगळ्या फुलांची झाडे आहेत.

माशांचे प्राण्यांचे अ पक्षांचे आकार दिलेले आहे.

आणि ते अ त्या त्यांच एक शिक्षक त्याच व्हिडिओ रेकॉर्डिंग करत आहे.

अ तिथं एक वरच्या साईड ला ट्रॉफी लावलेली दोन ट्रॉफ्या लावलेल्या आहेत.

कदाचित ती लोकं कोण कोणतातरी जागा शोधत आहेत.

पण इमारतीचा खिडक्यांचा भाग समोर दिसत आहे.

गडाला आतून जाण्यासाठी पायऱ्या आहेत त्या खूप जुनाट आहेत.

या चित्रामध्ये पुस्तकांच एक शोरूम आहे युनिव्हर्सल बुक --

त्याच्या किंमती पण काहींच्या पुस्तकांच्या किंमती लिहिलेल्या आहेत.

आकाश दिसत आहे ब्लू कलर च आकाश दिसत आहे झाडे आहे.

नवरा नवरीच्या बसण्याची जागा सजवलेली आहे एक मस्त सोफा आहे.

अ या चित्रामध्ये एक मिठाईचे दुकान आहे.

त्यात कोल्ड्रिंक्स ठेवलेल्या आहेत बाहेर एक काहीतरी पोलीस म्हणून बोर्ड लावलेला आहे त्याच्यावर स्टार आहे.

वांगी भेंडी काकडी सिमला मिरची अशा तरी तरी च्या भाज्या आहेत आणि भाज्या भाज्यांना बघून त्या भाज्या खूप ताज्या वाटत आहे.

त्या टेबलावर पण खूप अ सामान दिसत आहे साईडला मिनरल वॉटर च्या बाटल्या ठेवलेल्या आ --

एक कार सफेद कार दिसत आहे एक बस दिसत आहे.

पुरुष खूप लाईनीत उभे आहेत समोर एक कारखाना ही दिसत आहे.

रस्त्यावर चिटपाकरूही नाहीये लांब लचक सर्वत्र झाडीच झाडी दिसत आहे.

आकाश दिसत आहे निरभ्र आकाश दिसत आहे पण क ढग काळे दिसत आहे कदाचित पावसाचं लक्षण आहे दिसत आहे.

अह त्याच्यासमोर एक आणि संध्याकाळची वेळ आहे.

ही चित्र एका घरातील आहे हॉल च चित्र आहे.

झाड बनवलेले आहे झाडाखाली खूप स्त्रिया व पुरुष बनवलेले आहे.